चार-पाच पाच तरी सहा तरी म्हणजे जास्तीत जास्त कांदे व्यवस्थित म्हणजे मोठ्या slice मध्ये आपल्याला, मोठ्या slice मध्ये व्यवस्थित cut करावा लागतो. ठीकेय? हम्म आणि तिथे onions ते कांदे त्याना थोडस brown होत पर्यंत त्यांना काय, शिजवायचं ते महत्वाचं आहे. म्हणजे काय कि थोडस आपण आपण तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर, तिथं आपण जी आपली खडे-मसाले आहेत. जे जस इलायची आहे, इलायची, मिरी , लवंग आहे. आपलं तेजपत्ता आहे. ते सर्व टाकायचं तिथं. ठीके? तेलामध्ये. आणि म आपलं जिरा आणि सोप टाकायची. सोप नि पण म्हणजे सोपनि पण मस्त flavor येतो बिर्याणीला okay? ते मंग तो टाकून झाल्यावर आपलं जे आपण जे सर्व म्हणजे कांदे cut केले होते. ते सर्व तिथं टाकायचे तेलामध्ये. आणि त्यांना म्हणजे पूर्ण brownish-brownish होईपर्यंत आणि थोडस काळपट आणि color येईपर्यंत त्याना व्यवस्थित त्याना ती तिथं पूर्ण आपण तिथं टाकायचंय. ठीके? पूर्ण शिजायचे. शिजून झाल्यावर आपण जेव्हा असं आपलं काळे brownish color आलं कि काळपट थोडासा color आलं, तर काय करायचं तिथे आपण जो chicken आहे, आपण ते marinate करायला टाकलं होत. आता ते तिथे टाकायचं. ठीकेय? म्हणजे ते तिथे टाकायचं आपण आपण पहिलेच म्हणजे आपण, तिथं पहिलेच आपण तिखट-मीठ आपण सर्व तिथे मसाले टाकलं होत. तर आता आपण च नाहीये, ठीकेय?

तर आपण जे सर्व आपण chicken टाकायचं तिथं. आणि मंग व्यवस्थित stir करून,

हम्म आणि मग म्हणजे chicken शिजायला. म्हणजे कोणीकोणी chicken कशी असते कि कधी कोणतं chicken अशी असते कि लवकर शिजते. आणि कोणती-कोणती लवकर शिजत नाई. तर म्हणजे ते बिर्याणीला व्यवस्थित म्हणजे chicken शिजले पाहिजे. है कि नाई? हम्म हम्म हम्म तेव्हा जेव्हा मंग स्वाद येणार ना. नाई त म भात-भात शिजणार आणि chicken तशेच कच्चेच राहणार. हो म chicken त main असत भातामध्ये बिर्याणीमध्ये. तर chicken मजा नाई येणार ना खायला.

हो म्हणून chicken व्यवस्थित शिजू द्यायचं. मग पाणी टाकायचं. थोडस stir करून बघायचं. पुढचा आपण म्हणजे जो piece आहे तो काढून बघायचा आणि शिजलं कि नाही taste करून बघायचं. ठीकेय? आणि मग जर शिजलं कि आपण म्हणजे एका side ला काय करायचं. एका, एका pan मध्ये एका pot मध्ये जे आपले तांदूळ आहे म्हणजे जे आपण घरगुती जे rice आहे तेपण use करू शकतो. किंवा आपण जो बासमती rice आहे. तो पण use करू शकतो. त बासमती rice ला बासमती rice ला आपण असं directly शिजू नाई शकत. बासमती rice ला कसं आपण एका एका bowl मध्ये त्यांना व्यवस्थित त्याला म्हणजे भिजत टाकून ठेवावा लागतो. आणि मग त्यांचा use करावा लागतो. ठीकेय?

आपण बासमतीच नाही तर आपण घरचे जे तांदूळ असतात. त्यांचं पण त्यांनी पण आपण व्यवस्थित म्हणजे खडखडा भात नाई म्हणजे एकेक दाना एकेक rice करता येते असं. तो तिथं एक tips आहे. तर मी कसं करते. हो आपण म्हणजे मी बासमती जास्तीत जास्त करून घरी जे बनवते ना त ते आपले जे आपले regular rice आहे. त आपण खातो.

पण तू एक काम करशील यांच्यामध्ये नाई का बासमती ठेवशील त्यामध्ये त्याच्यामध्ये नाई का बासमती ठेवशील. हो बासमती ठेऊ. कारण कि आपण घरी कसपण आपण म्हणजे पण म्हणजे restaurant मध्ये कस बासमतीच तो असं जास्त चालते. है का नाई?

हो मग काय करायचं ते आपण जे आहेत. त्यांना व्यवस्थित धुवायच. आणि तिथं पाणी टाकायचं व्यवस्थितपणे. आणि ते आपण जे पण खडे मसाले आहेत. तेपण टाकायचे. जस तेजपत्ता झालं, मिरी झालं, आपली लवंग आणि इलायची ते टाकायची. आणि काय करायचं म्हणजे तो जो भात ए ना खडखडा करण्यासाठी एकेक दाना म्हणजे असं नाई का दिसलं पाहिजे म्हणून तिथं काय टाकायचं. दोन-तीन म्हणजे निंबूच नाई का, निंबूच रस टाकायचं. आणि थोडस तेल टाकायचं. त्याच्यामुळे काय होते ते जे भाताला व्यवस्थित color पण येतो आणि तो व्यवस्थित म्हणजे तुटत नाही. व्यवस्थित तो खडखडा व्यवस्थित होतो . त्याच्यामुळे एकेक दाना दिसतो बिर्याणीमध्ये. आता तो main असतो. ठीकेय? तर असं टाकायचं. आणि याना म्हणजे जास्त शिजन म्हणजे आपण, तस eighty percent त्याला शिजवायचं भाताला. जास्त शिजवायचं नाही. तो हा main आहे मुद्दा. बिर्याणीकरिता.

Eighty percent तो शिजेपर्यंत आले ना कि तो twenty percent पर्यंत पूर्ण शिजून जाते. ठीकेय? तर आपण जर eighty percent शिजली, तर chicken आपली शिजली. त आपण तिथं काय करायचं जे chicken आहे, ते side ला एका bowl मध्ये काढायचं. म्हणजे थोडीशी पूर्ण काढायची म्हणजे थोडीशी ती मध्ये थोडीशी ती असते ना. थोडीशी ठेवायची. आणि मग काय करायचं layers.

त्याच्यामध्ये color वगैरे टाकते का मग तू? मध्ये? Non-veg च्या यांच्यामध्ये color? हो colors पण टाकू शकता आपण. Colors colors टाकले त त्याच्याने आणखीन चांगलं, Smell स्वाद पण येते आणि color पण छान येते. बिर्याणीला. हम्म आणखी मग नंतर? हो तर आपण तो टाकलो तर काय करायचं जो आपण भात जो आपण भात काढला होता ना. तर भाताला काय करायचं असं नि व्यवस्थित पसरवायचा. ठीकेय? म्हणजे ती layer टाकायची. पूर्ण टाकत नाई. थोडंथोडं टाकायचं. तो थोडा टाकून झाल्यावर

जी आपण chicken ची जी gravy बनवली होती ती टाकायची त्याच्यावर. हो gravy-gravy बनवली होती ती टाकायची.

तिथं काय करायचं color टाकायचं. जस आपण green color म्हणतो म्हणजे जो आपला food color असतो. जसा आपण जिलेबी मध्ये टाकतो जिलेबीमध्ये. जो food color असतो तो टाकायचा. Orange म्हणजे orange असो कि green असो. आपण कोणता पण टाकू शकतो. आणि मंग तो टाकून झाल्यावर काय करायचं वर जो थोडासा जो आपला गरम मसाला असतो ना तो गरम मसाला त्याच्यावर थोडस करायचं. आणि मंग तो करून झाल्यावर आपलं जो हा असते, जस आपल्या घरी डालडा पण टाकू शकतो. किंवा आपल्या घरी तूप वगैरे त तो थोडासा वरच्या वरची जी layer आहे. तिथं नाई का ती टाकायची. तूप. ठीकेय? एक किंवा दोन .

आणि मग ते टाकून झाल्यावर काय करायचं व्यवस्थित म्हणजे मंद आचेवर मंद flame वर व्यवस्थित त्यांना, कमी वर त्याला शिजू द्यायचं. कमी त्याला शिजू द्यायचं थोडावेळ एक दोन minute. हो-हो एक-दोन minute नाई. म्हणजे जर आपण जर twenty eight percent शिजायचा राहिलाय म्हणजे त्याच्यामुळे काय करायचं पंधरा तरी minute म्हणजे,

मग शिजलं फक्त असं वाटलं कि मंग ते smell च येते. जर शिजली ना, जशी कि याला पण systematically बनवावी लागते है ना? तेव्हाच छान बनते. हो तेव्हाच छान म्हणजे आपण कस पण बनवतो तस होत नाही.

म fifteen minutes झाले त आपण flame बंद करायची. आणि मग खोलायचं नाही. तसच म्हणजे झाकून ठेवायचं. म्हणजे पाच minutes त्याला म्हणजे झाकून ठेवायचं. खोलाच झाकण नाही. ठीकेय? आणि मग झाला कि तो, तो थोड rest करून झालं कि खोलायचं आणि मग त्याला व्यवस्थित stir करायचं. आणि झाली ready झाली आपली बिर्याणी. अच्छा.

मग तुला असं वाटय काय, अं ह्या जे veg आणि non-veg चे आहे त्याचे काही फायदे नुकसान वगैरे तुला सांगू शकते का मला तू? नाई. हो सांगू शकते ना. त्याच्यातला कस, Veg मध्ये कस, veg मधले.

Veg मध्ये आपण वगैरे असतो त्याच्यामध्ये खूप nutrition असता है कि नाई? मध्ये आपल्या, पालेभाज्या येतात पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या. त्याच्यामध्ये जास्त nutrition असत. ते veg मध्ये आपली चपाती येते. भात येते. आणखी fruits येतात. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप,

Fish आणि chicken चेच फक्त use करणार आहे.

कोणीकोणी कस म्हणजे जास्त chicken ची खात नाही. फक्त काय करतात fish ची आपण जे अं formal जे meat आहे. ते खातात. मी म्हणजे कि जस आपलं meat आहे. जस आपलं chicken च त्याच्यामध्ये काय असतात? कुठल्याही calories असतात. त्यामुळे काय होत fat ची पण level, थोडीशी increase होते. but calories जातात पण इथे vitamins आणि proteins पण असतात. त्याच्यामुळे म्हणजे रक्त पण येतो शरीराला. आणि थोडीशी हाडं पण म्हणजे आपल्या body ची body पण व्यवस्थित राहते. आणि कस असतो कि आपलं म्हणजे veg. Veg पण veg च आपलं veg कस आपलं organic organic आहे. किंवा आपलं म्हणजे पासूनच म्हणजे ते natural पासूनच,

म्हणजे ते proteins असतात, vitamins. खूप सारे vitamins a vitamins b vitamins c विविध प्रकारचे vitamins असतात. आणि carbohydrates. त्याच्यामुळे काय होते? आपली आपली body म्हणजे आपल्या body मध्ये जे पण कमतरता आहे. म्हणजे पाण्याची कमी असते. त्याच्यानंतर म्हणजे अशी कोणती पण आपल्यामध्ये कमी आहे.

त्याच्यामुळे ते आपली म्हणजे strong होते. आपली immune system strong होते. जी आपण जर veg खाल्लं तर. त्याच्यामध्ये veg मध्ये, आपले जे green भाजीपाला आहे. चवळीची भाजी झाली. किंवा जे पण आपले naturally आणि हा आता कस आपल्याला म्हणजे veg मध्ये पण थोडस artificial चालू झाला आहे.

असं म्हणजे पूर्ण असे हा आहे म्हणजे कस पूर्ण ते काय आपलं काय म्हणतो purify आहे. असं कोणतीच वस्तू आता नाहीये. कि कोणती पण म्हणजे purify आहे म्हणून. सर्वच नाई का असे दूषित झाले आहे. है कि नाई? दोन्हीपण म्हणजे बरोबरच आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित म्हणजे low quantity मध्ये व्यवस्थित हो low quantity मध्ये. म्हणजे, दोन्ही किती खाल्लं पाहिजे. veg मध्ये पण limited quantity मध्ये खाल्लं पाहिजे. Limited quantity मध्ये खाल्लं पाहिजे. तेव्हाच आपण जे आपल्या body ला फायदा होईल. त आपण जास्त quantity खाल्लं त्याच्याने पण नुकसान आहे. आणि low मध्ये खाल्लं त्याचपण नुकसान आहे. तर व्यवस्थित quantity मध्ये खायला पाहिजे.

आणखी तुला काई माहितीये का याच्याबद्दल?

तुझे तुझे कोणी relatives असतील कि त्यांनी restaurant खोलला असेल. तर मला tips देशील तर. मला मला बर वाटेल. मला म्हणजे useful होईल हो तर तर तू अगोदर restaurant open कर. नंतर मग ते असतात ना वगैरे अशा मध्ये तुमचं card वगैरे share करणार तर माझ्या family मध्ये तुझ्या restaurant मध्ये येणार. करायला. हो त तू veg आहे कि म्हणजे non-veg खाते? Veg खाते कि non-veg खाते? नाही माझं तस नाहीये मी non-veg पण खाते आणि veg पण खाते. Limited quantity मध्ये जस तू मला सांगितली तसेच खाते.

पण आता कस म्हणजे जो non-veg आहे. म्हणजे जास्त quantity मध्ये खायला नको पाहिजे. म्हणजे एका limited quantity मधेच. हम्म हम्म त्याच्यामुळे कस आपण जास्त quantity मध्ये non-veg खाल्लं त्याचेनि fat,

त्यांना regular consume करू शकत नाही. जस आपण आपलं veg आहे ते veg आपण regular consume करतो ना.

अं आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया कमी होते. म्हणजे पचनशक्ती क्रिया त्याची आपल्याला लवकर ते जाते. पण जे meat असत,

तेच मला मला एक point आठवला कि आपला जो veg खातो. Veg मध्ये आपण जो आपला digestion ची क्रिया असते veg आपण खालले तेव्हा. तेव्हा काई असते आपलं digestion लवकर होतो. जस आपल्याला एक veg ला म्हणजे veg खातो. ते जस एक लागतो. तर आपण ज जेव्हा आपण non-veg खातो तेव्हा काय करत त्याला एक दोन त्याला पचायला लागतात. म्हणजे त्याला खूप खूप म्हणजे, लागते. खूप म्हणजे लागते. किंवा त्याच digestion साठी जे पण ह्या असतात. Juices जे secret होतात. त्यांना खूप म्हणजे लागतो digestion व्हायला.

हम्म ठीकेय मंग बरं तू आता तुला मी पाठवते number वगैरे माझ्या family मधले वगैरे. तू पण आता ready तयार होऊन जा आपलं restaurant open करण्यासाठी. ठीकेय?

हो बरं मग. हो ठीकेय मग.

हो bye. मग सागर मी असा ऐकले की तू आत्ता घरी गेलायस म्हणून सुट्टी आहे तुला काही? अरे हो चार दिवसात सुट्टी भेटले तर मला जरा घरच्यांना भेटून येऊ या

तीन महिने होत आलते तेव्हा भेटलो होतो.

एकदम मस्त भारी वाटलं रे. घरचे जेवण करून असं घरच्या सोबत राहून Mummy, Pappa माझ्या Pappa चा अनुभव सांगत होते Pappa.

हो आपला परिवार म्हणजे बापरे! आपली खरंच आपले जग असते. त्यात त्यातल्या त्यात माणूसपण म्हणजे कदर करणारा पाहिजे म्हणजे परिवाराचे आपल्या

हा एकदम मस्त आणि मी तर माझ्या वडिलांची जास्त अं म्हणजे अं मला हे वाटतं मी खूप वेळा फोनवर बोलत असते माझ्या वडिलांसोबत आणि तुला माहिती का माझ्या परिवारामध्ये मी

अह तुला त्यांना असं वाटतं की तू त्यांना मार्गदर्शन करावा की करावा काय अह

अह आता दहावीचा निकाल लागला आपल्या किती Mark पडले दहावीला? नव्वद टक्के पडले त्याला अरे वा वा वा!

हा धन्यवाद. धन्यवाद आणि तुझ्या भावाला किती पडले? तुझा भाऊ बारावीला होता ना? हो त्याला तिची NEET आता बारावीला तर मागे लागले एक महिन्यापूर्वी त्याचा निकाल तर बारावीला त्याला त्र्याऐंशी पटले आणि NEET मध्ये त्याला चारशेपंच्याहत्तर पडले. अरे बापरे! हो हो तर म्हणजे त्याचं स्वप्न होतं ना के अह DoctorField ला जायचं तिथे. तर Mark पण चांगली पाडले. किती तुझ्या परिवारामध्ये पूर्ण म्हणजे किती जण आहेत? अह हे बघ तुला तर मी त्यात मी, माझा लहान भाऊ सौरभ तर आम्ही दोघं आणि मोठी बहीण आहे, वृषाली आणि पप्पा आजी होती पण आजी हे. वृद्धापकाळमुळे जरा निधन झालं मागं तर त्यानंतर आम्ही आता फक्त पाच जण आहे. बहिणीचा पण लग्न झाला त्यामुळे आता मग आम्ही फक्त राहिलो चार जणांच्या Family मध्ये तुझी Family खूप खूप छान आहे. आहे Family चार आहेत आम्ही भावंड अरे हो म्हणूनच महनला मि छोटी Family मी सुकी Family ते तर आहेच मी जेव्हा लहान होते तेव्हाच माझे अह आजोबा आणि आजी अह वारले तसं त्यानंतर मग आम्ही आणि माहिती कमी राहते शेतामध्ये

हम्म परिवाराशिवाय गत नाही रे बाबा खरंच बाहेर खूप अवघडे आहे परिवार म्हणजे एक आपलं स्वर्ग एक जग हे आपलं.

काय त्रास झाला रे बाबा तुला एवढा? अगं काय सांगू मी एक मुलगी पटवली होती. अरे बापरे म्हणजे तुझे हे आशे Relations पण होती वाटतं. अरे हो त्यामध्ये नाही म्हणून झाल ते पण कसे आता की झाले तर मग खूप त्रास दिला रे त्या मुलीने मला. अरे बापरे काय केलं तुम्ही एवढं? अगं काही पण असंच तसं सांगायचे की असं नको करू, तसं नको करू तुला वेळच का नाही आता तुला तर माहिती आहे मी आता अं अभ्यास करतोय माझे नोकरी पण आहे, तिला पण समजतंय माझ्या अजून चांगली नोकरी घेण्यासाठी मी अभ्यास करतोय तर वेळ तर कमी भेटतोय तर मग त्यातच त्यात एकच चालायचं की तू मला वेळ देत नाही वेळ देत नाही. त्यामुळे मग मिळाला असेल Tension आला आणि मग मी माझं नको राहू माझ्यासोबत हे आपलं नाही जमणार कारण ती म्हणायची की काय म्हणतात ना त्याला Priority म्हणतात.

हा अगदी दिवसातून चार चार Call करायचे माहितीये, की ते जे की मला ते अजिबात आवडलं नाही. ह नातं म्हणलं की मग त्यामध्ये बोलावे लागतं पण हे काय होतं ना की आत्ताच्या तरुण पिढीच हे झाले की Priority काय Attention म्हणतात त्याला इंग्रजीत Attention पाहिजे मला बस. हा ते आहे मला तिच्या संग फिरायला चाल. हप्त्यातून दोन दिवस फिरायला घेऊन जायचं, तिला खर्च खूप पैसा माहिती आहे का माझ्या चार-पाच हजार खर्च निघून जायचे बाहेर जायचं तेव्हा आणि माझे एक एकदम जवळची मैत्रीण आहे तिला तर खूप राग यायचा. होका आणि तुझ्या मैत्रिणी तु बरोबरच आस मला वाटतं. बरोबर नव्हतं रे ती खूप खोडकर होती माहिती का ती एकदम अशी प्रत्येक गोष्ट ऐकायची नको जाऊ तिच्याबरोबर. मग तू मला सांग आता तुझ्या म्हणजे Girlfriend ने तुला असं केलं तर तुझी मैत्रीण होती तिने तुला बरोबर सांगितलं असणार ना ते तू ऐकायला पाहिजे होतं तुझ्या मैत्रिणीचं. अरे हो तिथं ऐकायला पाहिजे होतं पण काय झालं माहिती का? दोन्ही पण सारखे होते आणि त्यातले त्यात काय झालं माहिती आहे का त्या दोघींना एकत्र राहिलेले होत्या. तर हा तर मग त्या दोघीचा आधीच स्वभाव एकमेकींना आवडत नव्हता. निश्चितच तू मला सांग आता तिने तिची ती Roommate होती तर तिलातिचा स्वभाव माहीत असणार, तर तुला सांगत असणार ना ते तू ऐकला पाहिजे आणि तुला मी एकच सांगते. कोणी नाही पण आपली जवळची मैत्रीण असते तिला पण Bestfriend म्हणतो ना ती आपल्याबद्दल काही वाईट विचार करत नाही कधी. हो ते आहे म्हणून तुला हसू येते म्हणजे हे मला असं खूप असं म्हणजे शंभर टक्के मला हे नाही वाटते खरं वाटत नाही.

प्रेम आंधळ असतं पण Bestfriend कधीआंधळा नसतं हे ऐकलं असेल तु. अरे हो तेच ना रे पण पाहिजे प्रेम पाहिजे माहिती का आता ती आता ती मुलगी होती एकटी कशी होती ती नाही कधी असं प्रेम केलं नाही काहीच नाही पण ती अशी मध्ये

हां हां जाऊदे जाऊदे ठीक आहे जाऊदे Experience तिथेच राहतात.

हम्म ते तर लागतोच आणि तुला मी सांगते काय नाही ऐकायचं मित्र-मैत्रिणींचे प्रेम ते तर लागतोच. हे मित्र-मैत्रिणीचं काम असतं सांग ना फक्त कारण त्यांना कसं असतं माहिती का माझा मित्र आहे तो फक्त मलाच म्हणजे माझ होत राहिला पाहिजे असेल तर ते काम असतं त्यांचं.

बाकी आई-वडील कसे आहेत मग तुझे? आई वडील पण खूप छान आहे. तब्येत बरोबर आहे आता वडील जरा आता अं वय झालं त्यांचं. वय झालं त्यामुळे मग जरा